जे वेगवेगळे कलर आहेत खूप सुंदर हा सोफा आहे तिकडे खूप सारं सामान ठेवलं आहे.

आणि अशे त्याच्या आजूबाजूला खूप कचरा दिसत आहे खूप खराब पाणी आहे आणि छोटे-छोटे असे झाड दिसत आहे त्याच्या आजूबाजूला.

खुप सारे आलू दिसत आहे जे अश्या बाजारात असून हे आलू असे बाजारातले दिसत आहे ज्याच्यावर खूप--

हाताची घडी आणि पायावर पाय ठेवून बसला आहे.

इथे साड्यांचे वेगवेगळे बॉक्स ठेवलेले आहे जे एकावर एक एकावर एक असे ठेवले आहे.

आणि याच्यावर असं एक हे चिपकलेला आहे म्हणजे फोटो सारखं त्याच्या फॅमिली दिसत आहे.

जे लाकड पकडून आहे लाकडी पकडून उभा आहे खूप सारे लोकं इथे आंघोळ करून राहिले आहे.

आणि इथे खूप सुंदर खूप पहाड दिसत आहे पत्थरनं म्हणजे गोट्यानं बनलेलं आहे हे पूर्ण पहाड जे खूप सुंदर दिसत आहे.

खूप सुंदर सूर्य उगवलेला आहे खूप सुंदर झाडे आहे इथे.

इथे अशी भिंत दिसतं आहे. भिंतीच्या वर अशी नेट लागलेली आहे.

तार लागलेला आहे आणि तिकडे असं गेट सारखं दिसत आहे खूप सारी सामान दिसत आहे.

त्याच्यावर लिहिलं आहे जी वाय फी एस मॅन असं लिहिलेलं आहे.

व चार्जर आहे टॉर्च आहे वेगवेगळी मशीन ठेवलेली आहे इथं खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स मशीन दिस दिसत आहे जेणेकरून--

आणि इथे बगुले आहे ना बघुले सारखे आहे तीन--

त्यांच्या मागे खूप सुंदर हरयाली दिसतं आहे वेगवेगडे प्रकारची झाडं दिसतं आहे.

आणि बिल्डिंग चं काम आहे. हे फॅक्टरी आहे वरती कोणती तरी. इथे--

आणि फिश खूप सुंदर सुंदर दिसत आहे इथं माशांचा चीन पिंजरा आहे.

ही एक कंपनी आहे जिथे ऑफीस दिसत आहे.

इथं एक पाण्याची कॅन ठेवली आहे ब्लॅक एंड रेड कलरची बॉटल ठेवली आहे तिथं.

इथं रिसेप्शनिस्ट चं टेबल ठेवलं आहे त्याच्यावर एक कम्प्युटर आहे.